ठीक आहे मग हो hi शर्वरी hi आकांक्षा

काय नाय ग NEWS बगतिये NEWS वर दाखवतायना ते पंढरपूर च यात्राच कोणती पालखी कुठं पर्यंत आलीये

हो का

hello मंग पंढरपूर पंढरपूर ला जाणार हा तर त्याच्यासाठीच call केला म्हंटल की येती का माहसोबत पंढरपूरला माझा हात पकडायला होय म्हतारी झाली की काय मंग एक जण लागल ना काठी पकडायला हो ते ही बरोबर अगं बग की TV चालू कर अन बग ना किती मस्त दाखवतयत पंढरपूर च ही दाखवतय कोणती पालखी कुठपर्यंत आली अन ते म्हतारे ते किती बायका किती ते खेळत येतायत गं लयच मज्जाय बघना होणा पण त्यांची जेवणाची ची व्यवस्था अन ते म्हणजे कशी असणं गं आगं लोक काय करतात माहित्ये का जिथं ती पालकी थांबतीका

तिथे जे लोकयेतना गावातले ते सगळं तिथं आणून देतात

लय पुण्य घेतात लोक माहितीये का म्हंजी जी पालकी ज्या गावी अं थांबलीलिये त्याच गावातली लोक आणून देतात हा तिथे म्हणजे त्यांचाच जागे वर

येवढ्या public ला पुन्हा काय काय काय करतात माहितेय का लोक ज्या अश्या टेम्पो वर घेऊन जाताना ते लोक म्हणजे अशी पण असतात ना खायचं प्यायचं सामान घेऊन जातात मंग तिथं झोपणं सा तिथं tent वैगेरे बनवतात ठीके

आणि त्या स्वयंपाकाला बया वेगळ्याच असतात आणलेल्या त्यांनी सोबत

आग तुझी आत्या जाती हा माझी आत्या पण जाती पण ती i think या वर्षी नसल गेली गं म्हणजे म आता आत्या परेंत कश्या जात होत्या त्या आगं म्णजे अं शाळाना सुट्टी नाय i think ती पण teacher च येना शाळेत

आगं ती सुट्ट्या मारून मारून जात होती पण आता problem काय झालाय त्याच्या हाताखालची येत का त्यानं सध्या घरी हेत ते मंग तिला compulsory शाळा करावच लागती नाहीतर आधी कस होत ह्यांना पंधरा दिवस सुट्ट्या होत्या त्यांना पंधरा दिवस सुट्ट्या होत्या आता हिला regular करावं लागायलंय school नाही ग मी ते नव्हती म्हणत मी म्हणत होते bus न जात हो अं होत्या train न का असं पालखी न पायी पायी जात होती ती पायी पायी पायी पायी पालखीत जात होती ती फरतुर वरून फरतुर वरून अं अह फरतुर वरून नाय ग कुठून तरी हे बग एक खेडं ए तिथून निघत होती त्यांची म्णजे त्यांचा group असतो ना भजनी मंडळींचा माझी आत्या पण कीर्तनकार ए ना

मज्जा येती माहित्ये का हो खूप मज्जा येति आग मी ए म्हणजे एक वर्ष असच गेल्ते असाच ह्या सोहळ्यातच गेल्ते बग आषाडी एकादसीला च गेल्ते आणि काय सांगू तुला मी चालत नाय बाय bus ने गेल्ते ग तर ते रांगा वैगेरे नसतात का त्या रांगे मध्ये उभा राहिलेली मी आग मी विसरली च नाही ये मी चलेच नाय मी एक दोन kilometer मला लोकांनी ढकलीत ढकलीत नेलंय so direct तुला तुला direct चंद्रभागेत टाकायला पाहिजे होत लोकांनी मी पाहिजे होती तिथं तुला direct चंद्रभागा मध्ये टाकलं असत आग होणं म्हणजे माझा तिथं आणि त्यांची खुंबे त ना खुंबे जर काय कोणीही केलं ना अशे खुंबे टोच होता अग हो ग गेल्ती अग म्णजे अं तर lockdown चा अगोदर ची गोष्ट ए आणि खरं बोलती मी कोणतेही प्रकारचं काईच नये खरं संगती मी अग लोकांनी मला आग लोकांनी मला ढकलून अग बायका लय आगाव असतात अग बायका माणसं भी होती

ऐकणा अशी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाची जोडपी जातात माहित्ये का चालत अं मी हरवलं म्हणून मला आम्ही दोऱ्या बांधलेल्या होत्या एकमेकिंच्या हाताला

हो एकमेकिंच्या द अं हाताला दोरी होती अं म्हणजे त्या इकडची म्हंजी तिकडची पालखी अली ती पालखी अशी भन्नाट पळती automatic इकडचं road crossing कस करतो आपण road crossing

आग असं मंग ती इकुडची पालखी अली इकडं जर एखादा member हरवला तो सापडायचाच नाही नाही सापडत ना ऐक ना by chance जर कोणी खाली लोळलं i mean पडलं by chance खाली तुडवी तुडू तुडवूनच निघतं ते direct हो बाई हो हो हो उटण्याचा chance च नाही त्या व्यक्तीला उटण्याचा काय ते असं समजायचं पंढरपूरलाच त्याला खरच पंढरपूरच साक्षात प्रसन्न झाला असं समजून जायचं हे बाई काय बोलती ग

तू नव्हतीस ना तिथं तू कस काय अग मला सांगितलं नंतर न माझ्या mummy ने सांगितलं तू टोच म्हणून मी तशीच करत गेल्ती नाही येत लोकांनी काही ही केलं तरी मी अशीच टोचीत टोचीत जात होती आपण पण खुंबे टोचायचे जस समोरचा तासंच आपण व्हयचं हो मंग मी तशी गेली बया माझी जमिनीला पायच टेकत नव्हतं असय बया किती लोक मर मर करती बग ना पंढरपूरला जायला त्यांची एक छवी बगायला लोक किती तरस हो हो ते मान तर बोरोबर आ किती अद्भुत सोहळा ए बघना तिथं किती लोक येतात काय गरज ए कोणाला येवढ म्हातारपना ला जायची तिथं सांगणं तू

दरवर्षी एक वर्षन मिस करता आषाडी कार्तिकी भक्त जण येति हो हो अरे वा तुला येतंय

मी असले असते तर तुला चंद्रभागात सोडलं असतं मी

मी तुला सोडलं असत तुझ्या हाताला पकडून अरे पप्पा पप्पाणीच काढलेलं अरे मला नाही माहित हा पप्पा यार नाही एखादा हम्म आत्ताच जायचं होत पण काय आता

आता पावसाळा येईल खरच लोकांची बघाना किती फजिती असती अगं तुला सांगते किती पण पाऊस येऊदे बर का tent हालत नाय डुलत नाय काय होत

आता किती चिकचिक होत असल रस्त्यानी विचार कर ना अग पण गेल्या वर्षी झालता की एक अपघात झालता पाठी मागे जे ट्यंम्पो वाल्यानी किती लोकांनला चीम्बरून टाकलं व्हतं accident झलता ए hello गेल्या वर्षी होता का दोन व तीन व चार वर्ष झाली का corona ए नाही गेल्या वर्षी corona होता ना वाटत नाही ना गेल्या वर्षी corona नव्हता रेणुका मी स्कुल केली वर्षभर रेणुका का अग आकांक्षा नाय बाई कोणाचं नाव घेती अरे हो मी तुलाच म्हणतीये ते दुसऱ्याचं आता just मी रेणुकाला बोलि ना मंग तिजच नाव येतंय माझ्या तोंडा समोर हम्म हम्म काय म्हणली तू मी बोलत होते गेल्या वर्षी corona नव्हता ok ok आगपण पण

हो तुझं लग्न अं म्णजे कोणत्या महिन्यात झाल्त मे मध्ये मे मध्ये झाल्त कोणत्या तारखेला तेरा मे बर बर हम्म तेच म्हणत होते बघणं म्हणजे असा अह आता ह्यो कोणता season हे ब ना पावसाचा ए लोक थपड घेऊन जातात म्हतारी म्हणजे कस ग जेवायची व्यवस्था

अग लोक लय वात अं वाटप करतात तुला सांगते ब मी अं दुधाची packet अग जी देईल ते मिठाई वैगेरे आग येवढ वाटप करतात पाण्याची bottles किती पुण्य येत लागत असल त्या लोकांना विचार करना जे वाटत त्यांना पण आणि जे जातात त्यांना पण मी सांगू का माझ्या घरचे Mister जे आहेत ना

ते गेलत्तेअन लोकांच्या अश्या पिंढऱ्या नसतात का खालच्या पायं अशा चोळून द्यायचे त्यांनी अशीच शंभर एक लोकांची पाये चोळून दिल्ती रेणुका काच येत राव तुला अरे ए आकांक्षा

केला असेल मंग तेवढच पुण्य भावजीला हो आणि ते बगुन घे म्हनल जरा TV चालू करत जा बग तुही बघायला जाय होयं तेच channel च लावतेय

bye बाजीराव पेशवे, पहिले पेशवे बाळाजी विशवनाथ भट्ट, हे बाजीरावांचे पिता. वडिलांच्या सा सान्निध्यात बाजीराव बरेचं काही शिकले. शिपाई गडी, करण्याची खुमखुनी त्यांच्यात लहानपणापासूनचं होती. म्हणूनचं बाजी बाळाजी बाजीरावावर दिल्लीच्या बादशाहची भेट घायला गेले.

हात पाय पसरायचा पसरायच्या किती शक्यता आहे? याचा अदमास या कोवळ्या वयातचं बाजींनी घेतला होता. रणधुन्दर असलेल्या, पहिल्या बाजीरावाने, आपल्या कुशल युध युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ताप लेल्या, मराठा दौलतीच्या सीमा, उत्तर भारतात विस्तारवल्या. वेगवान हालचाल, हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढ्यांचा शिंक शिकल्या. बाळाजींच्या मृत्यूनंतर, पेशवे पदासाठी दरबारी लोकात अहमकि, अहमहिका लागली. त्याच बाजीरावास परंपरा पेशवेपद देऊ नहे, असे इतर दरबारी म्हणू लागले. याला दोन करणे होती. या, यादा यादवकालीन राजकारणापासून तो ताराराणी पर्यंत राजकार राजकारणावर देशसंस्थाचा देशसंस्थाचा, पगडा होता. ते सर्वस्व पुण्य प्रस्थापित व्हावे असे देश अं असे देशांना वाटणे स्वाभाविक होते. आणि दुसरे म्हणजे, थोरले बाजीराव हा फटकळ होते. एक घाव दोन तुकडे, हा त्यांचा स्वभाव होता मुस्सदेगीरीपेक्षा त्यांना समशेर, जवळची होती. ते तरुण हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार, हे लक्षात येताचं, शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलला, असे त्यांनी सांगितले. मात्र अं मात्र पटक पटकत्या काळात इतर कोणाहीपेक्षा, बाळाजींनी त्या अं त्यांची जास्त काळजी घेतली होती. त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यारी थोरल्या अं थोरल्या म्हणजेचं पहिल्या बाजीरावास, अं दिली. बाजीराव प अं बाजीराव शिपाई होते. ऊन उण्यापुऱ्या चोवीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी , अतुल पराक्रम गाजवला. सतराशे वीसमध्ये, पेशवाईच्या पेशवाई त्यांच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे पंचवीस एप्रिल सतराशे चाळीस पर्यंत, त्याने वीस वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात मावळा त्यात मावळा या अनेक अं अशाचं,

Success rate शंभर टक्के आहे. वेगवान हालचाल, हेचं त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच, त्यांच्यावर कशी काय झडप घालायची, कि त्याला सावर हि सावरून प्रतिकार करायची, वेळचं मि मिळायला नको, हीच त्याची रणनीती आणि मैदानी लढाई. लढून जिंकू शकतो, हे मराठी सैन्याला जाणून घ्यायला जाणून द्यायला कारणीभूत झाले. बवार्ड बवार्ड मॉंटगोमेरी या british field marshal हे बाजीरावा, ची स्तुती पुढील प्रमाणे केली. उभ्या भारतात बाजीरावांच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेचं पुण्याला शनिवार वाडा बांधला.

दंतकथा सांगितली जाते . बाजीरावाने, त्या ठिकाणी, एका सश्याला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना पहिले बघितले. त्याला, त्याचा आश्चर्य वाटले. त्या जागी मग त्याने भुईकोड भुईकोट किल्ला बांधून घेतला. अं हाचं तो शनिवार वाडा. तसे बघितलं जातं की, अं जागा पेशव्यांना लाभली असे म्हण म्हणायला हरकत नाही. कारण, नंतर स्वराज्यावर चालून येणारे शिकारी कुत्रे लगेचं स्वराज्याला घाबरू लागले. बाजीराव पराक्रमी होते. त्यांच्याकडे दिलदारपणा होते दिलदारपणा होता. म्हणूनचं शाहू महाराज म्हणत, मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड, असणं असं करण्यास सांगितले, तर मी बाजीरावाची निवड करेल. एव्हडं एकच उधा बाजीरावांनी योग्यता सिद्ध करतो. इतिहासाच्या, इतिहासाची पाने चालवली तरी इतिहास हेचं सांगतो. वीस वर्षाच्या राजकीय आयुष्यात मराठांच्या सत्तेचे साम्राज्यातील साम्राज्यात, रूपांतर करणे ही असामान्य घटना होती. त्यांच्यामुळे भारत खंडात राजकीय पुर पुनर्रचना झाली. शिवरायांच्या स्वराज्याच्या, वटवृत्त झाला. बुंदेलखंड मोहीम, दिल्लीच्या-दिल्लीच्या वजीर मोहीमद्द खान बंग बंगेश शस्त्रशाल, बुंदेलावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसा छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा, औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला, असलेला त्या अं शिस्त व चिकाटी, हे गुण त्यात पुरेपूर उतरलेले होते. त्यांनी ऐशी वर्षाच्या छत्रसालला, छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदे बुंदेलाला बंगेशचे बारसे जेवला होता. आपण शरण आलोय म्हणून, भासवून त्याने हेरो हेरामार्फत, बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला पायावर अं दिल्लीला टायावर, अं अनेक असा तो एकचं परम परमप्रतापी असा पुरुष भारतात होता. जग द्वे उपजे ब्राम्हण भृग ओ बाजीराव ऊन ठायी, राजपुतायी इन ठायी तुक तूर काम. याचा अर्थ, जगात दोन ब्राम्हण नाव नावाजले गेले. एक परम परशुराम याचे उत्तम, क्षत्रिय सत्ताधीशकांना उडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा. ज्याचे कृ ज्याचे तुकरांची तीच स्थिती केली. याच पत्राचं त्याने असा, गजानतोकशाचा ह हवाला देऊन, बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र लिहिल्यावर टाकोटाक, पस्तीस चाळीस हजाराची फौज घेऊन, खुद्द बाजीराव, मोहमद्द खान बंगेल बंगेश वर चालून गेला. ही हालचाल, इतकी त्वरेने केली की, बाजीराव धडकेपर्यंत मोह मोहमद्द खान बं, बंगेशला काहीचं समजले नाही. बेसावध बंगेश एका गडीत अक अडकला. बाजीरावाच्या झंजावापुढे, मोघल हैराण झाले. छत्र छत्रसालाने, झाशी प्राप्त पेशव्याला दिला व पुढे आपल्या राज्याचा तिसरा,

मस्तानी बाजीरावास दिली. बुलें बुंदेलच्या बुंदेलचे व मराठ्यांचे रक्तसंबंध जुळावेत, असा यामागचा हेतू असावा.

कर्मट ब्राह्मणांशी, मस्तानी मस्तानी मुसलमान असल्याने, बाजीरावावर बहिष्कार घातला होता. पण बाजीरावांचा दरबार दरबार जबर होता. त्याने कोणालाचं जुमानले नाही. मस्तानीकरता, त्याने शनिवारवाड्यातलाचं महाल-महाल बांधून घेतला घेतला होता. चिमाजी अप्पा, हा बाजीरावांचा धाकटा भाऊ. याने देखील, कोकण किनाऱ्यावर मराठी सत्तेचा भगवा फडकावत ठेवला. बाजीरावाला शो भेल असाचं त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीत आणि चिमाजीने पोर्तुगीजांना, त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईतचं चिमाजींचे, पोर्तुगीजांकडून सात शहरे, चार बंदरे,

कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्यांची जाणीव ठेवून, चिमाजीने वसईजवळच्या वज्रेश्वरी दे देवीचे, सुंदर मंदिर बांधले. बाजीराव आणि चिमाजींचे खरे अं खरेच मराठी सत्तेचे दबदबा दक्खनपासून, रुमशे पा रुमशे पावतो पर्य अं पसरवला. मरहट्ट्याची विजयी घोडी, नर्मदा ओलांडून गेली. बाजीराव हे सहा फूट उंच होते. असा उल्लेख आहे. उंची बरोबरचं उंची बरोबरचं त्यांचे हातही बरेच लांब होते. भक्कम पिळदार शरीरयष्टि, तांबूस गौर वर्ण, निकोपा निकोपा प्रकृति. कोणीही मोहित व्हावं, असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिठूर स्वभाव असे उद्यमे व्यक्तिमहत्व, असल्याचे कोणावरही, त्यांची सहज अं सहज छाप पडेल. भप अं भपकेबाज पोशाखाचा त्यांचा तिटकारे तिटकार होता. स्वतः बाजीराव पांढरे किंवा फिक्कट रंगाचे कपडे वापरीत. स्वतः ची कामे अं शक्यतो स्वतः करण्यावर भार देत होता. नौकाराशिवाय त्याचे, अडत नसेल. त्यांचे खासगी चार घोडे होते. निळा, गंगा, सारंगा आणि अवखल अबलख. ते त्यांचे दाना वैर दाना वैरण पाणी, स्वतः बघत. खोटेपणा, अन्याय ऐशाराम ऐषोआराम अं त्यांना अजिबात खपत नसे. उभे सैन्य त्यांच्या करड्या स्तिथीत, तयार-तयार झाले होते. फक्त चाळीस वर्षाच्या जीवनात, अट्ठेचाळीस लढाया जिंकल्या. थोरले थोरले बाजीराव हे अप,